हम्म हो इथे सुद्धा ए ना खूप कमी power कटते आमच्याकडे inverter ए म आम्हाला असं जाणवत नाही पण जर महाराष्ट्रात जा आम्हाला जाणवतं कारण त्यांच्याकडे inverter ए सकाळी सात ते संध्याकाळी सात जाणार inverter दोन चार पंखे किती वेळ चालणार ना

inverter चे पंखे माहितीये लगेच लक्षात येतात टुकु टुकु टुकु चालतात ते

म असा प्रश्न होतो तो त्यामुळे तेसुद्धा comfortable नाहीये आणि असं आमचं घर जे आहे ते हवेशीरच आहे म्हणजे open view आहे त्यामुळे आम्ही window वैगेरे सगळ्या मोठ्या आहेत open च ठेवतो पण तिथून काही फायदा होत नाही कारण तेव्हा उन्हाळ्याची जी हवा येते ती अजूनच अं ती पण तितकीच गरमच हवा असते त्यामुळे अजून काही तास काही फरक फायदा होत नाही मम्मी फक्त एकच notice केलाय किआमच्या अं म्हणजे आमच्या building च्या आतला जो corridor मधला जो भाग ए तो काहीतरी somehow तो असं थोडा थंड असतो आता तो थंड असण्यामागे कारण हेच आहे कि तिथे आतल्या side ला ऊन येत नाही आणि त्यामुळे तो अं काहीजणांचे washroom असतील आसपास त्या कशामुळे आसपासच्या ओलाव्यामुळे वैगेरे किंवा आत जे आतल्या side ला जे garden आहे त्यामुळे त्याच्या थंडाव्यामुळे थोडं भाग तो थंड रहातो otherwise जो घराकडचा आमचा जो भाग आहे तो facing आहे ज्याची बाहेरच्या side ला म्हणजे direct sunlight आमच्याइथे पडते त्यामुळे आम्हाला तर खूपच उष्णता आहे पण जे जे आतल्या side ला जे भाग आहे तिथे थंडावा भरपूर आहे म्हणजे जो corridor मधला जो भाग आहे तर ते पण आहे इथे काय होतं माहितीये का एका बाजूला गरम आहे एका बाजूला थंड आहे आणि इथे काय यांनी palm tree लावलीत builder नि उंच उंच झालेत ती आता

त्यांनी landscape वाल्याना दिलं होतं ना odium garden खाली पण garden आहे आणि

palm tree लावले होते, त्यांनी खूप असं लाखाचं contract दिलं होतं त्यांना

आणि म ते palm tree लावलेत आणि, आणि मग आम्ही म्हटलं palm tree का लावतायत, चांगली झाडं लावा, पहिली गोष्ट palm tree चं जे मूळ आहे ते building मध्ये नाही टिकून राहत, सगळं सगळं जातं आणि आपण जर लावलं समजा आंब्याचं किंवा पिंपळाचं, वडाचं किंवा आणखी कुठली झाडं असतात आपली ती कडुलिंब हि चांगली असतात, वय पण चांगलं असत पण यांची यांची मुळं आहे building ना फोडतात हो आणि मग हे palm tree सगळं सगळं आता corona मध्ये आम्हाला जास्त कळालं कि oxygen release करतात आणि आमची काय झाडं माहितीये आता चांगली दोन दोन माजली झालीत झाडं

पंधरा पंधरा अठरा अठरा खूप झाडं झालीत वरती आणि मग ती खालून कपात वरती वरती वाढत चालली मस्त आणि काय होतं जेव्हा हवा येते ना थंड थंड हवा येते त्याचापसन व्वा आणि काही काही म्हणजे ते building च्या बाहेर असं ते चौथरा करून असं ते झाडं घालतात ते लोक ते म्हणजे ते literally असं ready-made आणून ते त्यात उभी करतात

माझं झाड होतं वरती palm tree चं चांगलं दोन तीन वर्ष जुनं आता ते palm tree वाढते वाढते आणि ते कुंडीत होतं याचा मग मी ते म्हटलं मळीला कि मला नको आहे हे झाड, तर तो मला म्हटलं असं करा तुम्ही हे झाड आहे ना माझ्याकडे द्या मी खाली लावतो म्हटलं आता शक्य आहे का आता ते इतकं जुनं झाड कसं येईल आणि आता ते खूप मोठं झालाय अक्षरशः खूप लांब झालाय, त्यांनी मला दाखवलं बोलला बघा तुमचं झाड चांगलं आहे म्हणजे असं दोन दोन माजली एव्हडं उंच होतं ते चाल ठीके मह मी ठेवते, चाल ठीके, ठीके मग नंतर बोलू, ठीके hello थोडं थोडं दोन मिनिटं हा

हा हा येतोय आवाज, आवाज येतोय मला म्हणायचंय palm tree बद्दल जे तुम्ही म्हणत होतात ना

कि जेव्हा हे सगळं जे builder contract घेतात आणि हे उभं करतात

तर तेव्हा मी मला असं कुठेतरी आठवतंय कि ते जो चौथरा असतो ना त्याच्यातून काही ठिकाणी ते जे खालचं खोड आहे ते एव्हडं वाढत जातं कि side च्या त्या अं जिथे भिंती असतात ना त्या अश्या पडून पण ते असं बाहेर वाढत जातं मी काही ठिकाणी असं बघितलंय, आता ते palm tree आहे कि नाही मला माहित नाही पण ह्या ठराविक झाडं आहेत जे तुम्ही म्हटलेत ऐक ना इथे झाडं आहे आपल्याइथे, तर ती त्याच्या शेजारीच building आहे म्हणजे इथे त्यांनी काय केलाय त्यांच्या पहिले आहे ना duplex असत ना duplex duplex च्या दोन कॉलन्या

हा म्हणजे तो duplex आहे आणि apartment पण त्याच मोठं single bungalow सारखं आहे इथं आमची कुणाला भिंतीला भिंत लागत नाही आमची common भिंत सुद्धा नाहीये कुणाशी, असं builder नि करून दिलाय जे जे ज्यांचे ज्यांचे duplex bungalow आहेत त्यांना

आणि मग याच maintenance कोण करतं

तर, तुला काय सांगत होते एक. तर इथे जा शेजारी त्याच्या त्यांनीच बनवलेली duplex आहे. आणि तिथंच आहे कदेकडेला, आपल्याइथ आतमध्येच ह आणि त्यांची boundary wall आहे, तिकडच्यांची त्याच्या तिथेच लावलेत त्यांनी झाडं. जर आता धोका असता तर शेजारच्यांनी कशे लावून दिले असते आणि आता आठ वर्ष झाली त्याला हा पण प्रश्न आहे ना आतापर्यंत त्या लोक लोकांनी खूप वेळा

मी recently मागे एकदा वाचलेलं कि समजा आपण running करायला गेलो, खूप dehydration होतं, घामावाटे पाणी जातं मी त्यात एका youtuber नी सांगितलेलं कि तुम्ही आल्यावर एक glass आत अं ते

आता ते काय मला माहिती नाही कि किटपक खरंय किंवा working आहे कारण सगळेच youtuber आपल्या मनानी सांगत असतात

खातो अन्न खातो अन्नामधलं अन्न त्याच्या through आलेलं ठीके direct खाल्ल्यानंतर आता एक माझी बहीण आहे doctor तर ती मला म्हटली कि तुम्ही direct कायकाय खाणारे किती खाणार, असं आणि ठीक आहे तुम्हाला energy नाहीये तुम्हाला खूप loose motion होतायत तुम्हाला खूप उलट्या होतायत तुम्हाला बिलकुल तुम्ही अन्न खाण्याच्या condition मध्ये नाहीये किंवा जसं pregnant महिला त्या नाही खाऊ शकत, त्यांना नाही होत digest किंवा कुणाला आजार झाला काही आजारी म्हणून त्यांना glucose चढवलं जातं

dehydration होत असेल तर पाणी प्या, लिंबू पाणी

पाणी प्या नाहीतर ते आवळ्याचं सरबत प्या ते घरी बनवलेलं सगळं अं आंब्याचा रस पाण्यात सब्जा वगैरे घालून ते, आई मला सब्जा घालून पण देते ते पण

आपल्याकडे पन्ह बनवलं जातं, कैरीचं पन्ह आणि कैरीचं पन्ह या सगळ्या गोष्टी चांगल्या कारण माहितीये म्हणजे आता हे असं एकदा दोनदा ऐकलं आणि ते तर जाऊदे आणखी महत्वाचं मला असं जर तुमचं खूप dehydration झालं असेल तर तुम्हाला stroke सुद्धा येऊ शकतो हा मला तेच आता हि एव्हडी गंभीर गोष्ट आहे एव्हडं normally नाही घेऊ शकत हा त्याचमुळे जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल कि आता आपल्याला खूप थकल्यासारखं होतंय बसून घ्यायचं, मोठे मोठे श्वास घ्यायचे आणि शांत व्ह्यच, हाच पर्याय त्याला. उन्हाळ्यात कारण की त्या सगळ्या फंद्यात पडायचं नाही ते ऊन खूप खतरनाक आणि कठीण होतं हो खरंय, नाही thank you तुम्ही एवढं सांगितलं मी लक्षात ठेवेन

हा हा bye

हा sir नमस्कार. बोला sir जी.

काय म्हणणारे? निवांत आहे आमचं काय चालणारे

काही झाली charging वगैरे mobile ची?

थोडीफार झाली आता.

आले मंदारला विचारलं, कुठे गेला होता?

बोलला की लहान मुलं असतात ना, त्यांना एक चक्कर मारून आणावी लागते. अच्छा. काय माहित कसं वाटलं आता? हसत हसत तर अली होती.

हसत हसत आली होती. चांगलंच वाटलं असंल. हां. बरोबर आहे.

तेंचं असतं दिमाग पेक्षा लहान. काहीकाहींचा मोठा असतो काहीकाहींचा लहान असतो दिमाग.

लहान मोठं चालूच असतं.

त्याच्यावरती तापलेल्या कडक अं दारु म्हणतो मी, प्यालेली आहे, drink वगैरे केल्यानंतर कोणाचं कसं आहे, काय आहे?

मी हा विचार करत होतो. हा बोल ना. की हे आता आधीपासून असं आहे का आत्ता आत्ता झालंय? तुमचा आवाज नाही येत आहे hello

हा, माझा आवाज येतोय का?

म्हंटलं नीरज आधीपासून असा आहे का आत्ता आत्ता असा झालाय?

नीरज नीरज. नीरज आधीपासनंच असा आहे. हा, गुडघ्यात डोक त्याच तुम्हाला कसं काय माहिती असं आधीपासून असंच होतंय? कळतं ना माणसाच्या वागण्यावरून. हा?

म्हणजे त्याला असं लहान वगैरे वाटत नाही का की बाबा मित्रं अशी एकटे एकटे फिरतात हिकडं-तिकडं,

राहुदे. काय म्हणतात exam चा अभ्यास वगैरे कसं चालू आहे? अभ्यास अभ्यास अभ्यास अभ्यास काय जोरात चालू आहे अभ्यास एकदम. कोणते कोणते books घेतलेत? books सगळेच घेतलेत ना.

नावं सांगू शकतात का एक-दोन books चं? आता नावं, काय लक्षात नाही बाबा नावं books चं. पुस्तक घेऊन पण कोण अभ्यास करत ओ,

पुस्तक घेऊन कोण अभ्यास करतंय म्हंटलं? हो ते पण आहेच. आता सगळं online चा जमाना आला ना. हा, online च करायचं.

पुस्त भेटली आपल्याला तर पैसे कशाला घालायचे पुस्तकांना?

ते कायतरी मूर्खपणा करतात online सोडतात आणि books मधून अभ्यास करत असतात. हा, ते एक number चे वेडी लोकं असतात.

त्याने सगळे books घेतले पण अं एकाचा पण अभ्यास केला नाही.

आपण न घेता अभ्यास करतो.

नाही माझा तर विषय असा आहे की मी आत्तापर्यंत पुस्तक कधीच घेतलं नाही.

हा.

काय पुस्तक घेऊन पण काय अन घेता पण काय? हा ना तेच, पुस्तक घेऊन पण अभ्यास करत नाही. नाही घेतलं तरीपण करत नाही. कशाला उगच पैसे घालून ठेवायचे? recheck ला तरी द्यायला कामाला येतात. मग recheck ला द्यायला कामाला येतात नाहीतर मग आपल्याला कुठंतरी कामात येतात.

दीड-दोन हजार रुपये तिथं घालण्यापेक्षा नंतर जर एखादं subject back लागले तर recheck ला द्यायचे.

अं recheck साठी मला दोनशे चाळीस लागले. दोनशे चाळीस का?

अच्छा. photocopy ला आणि revaluation ला दोनशे तीस

असं असं असं असं नको विचार करू direct टाकून दे. काय नाही, निघून जातो विषय, किती मार्काने राहिलाय?

हा, माझे पण वाढले बरोबर सगळे.

हा, काही नाही वाढतात. दोन-अडीचशे रुपयेचा विचार करून काही नाही होणार. अच्छा. पण तो paper मग मला परत द्यावाच लागेल का आता?

म्हणजे exam form चे पण पैसे द्यायचे plus photocopy चे पण पैसे द्यायचे revelation चे पण पैसे द्यायचे.

माझं असंच झालं की मागच्या वेळेस दोन subject ला. subject होते, अं हजार रूपये extra fees गेली exam fee परत दुसरे पण ना हिकडं-तिकडं ते revaluation ला ह्याला-त्याला तिथं दोनहजार रुपयेचे जवळपास गेले पैसे सगळे.